इंट्रोडक्शन टीओ अरेज वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
ह्या पाठात शिकणार आहोत अरेज तयार करणे आणि त्यातील घटक एक्सेस करणे
त्यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
आपल्याला जावा तील दाता टाइप्स आणि फोर लूप ची माहिती असायला हवी
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
अरेज म्हणजे माहितीचा संग्रह
उदाहरणार्थ गुणांची यादी नावांची यादी तापमानाची यादी पर्जन्यमानाची यादी यादीतील प्रत्येक घटकाला त्याच्या स्थानानुसार अनुक्रमांक असतो
पहिल्या घटकाचा अनुक्रमांक 0 असेल
दुस या घटकाचा 1 आणि पुढे अशाप्रकारे वाढेल
हा डेटा कसा संचित करायचा ते पाहू
इक्लिप्स वर जाऊ
अरेसडेमो नावाचा क्लास आधीच तयार केलेला आहे
मेन मेथडमधे पर्जन्यमानाचा डेटा लिहू
त्यासाठी मेन फंक्शन मधे टाईप करा इंट रेनफॉल ओपन आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स इक्वॉल टीओ महिरपी कंसात लिहा 25 कोमा 31 29 13 27 35 12 आणि शेवटी सेमिकोलॉन
व्हेरिएबल रेनफॉल नंतरच्या स्क्वेअर ब्रेसेस कडे लक्ष द्या
ह्यामुळे रेनफॉल नावाचा इंटिजर्स चा अरे तयार होतो
अरे चे घटक लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरतात
डेटा एक्सेस कसा करायचा ते पाहू
पुढच्या ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात रेनफॉल चौकटी कंसात 2 आपण 2 अनुक्रमांकाचा घटक प्रिंट करत आहोत
दुस या शब्दात अरे चा तिसरा घटक जो 29 आहे
सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू
29 हा तिसरा घटक आऊटपुट म्हणून दिसेल
2 च्या जागी 0 टाईप करा
सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू
आपल्याला पहिली व्हॅल्यू म्हणजेच 25 हे आऊटपुट दिसेल
आता पहिल्या घटकाची किंमत बदलू
त्यासाठी टाईप करा रेनफॉल चौकटी कंसात 0 इक्वॉल टीओ 11सेमिकोलॉन आता त्याची किंमत बघू
त्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू
आपल्याला दिसेलच की किंमत बदलून 11 झाली आहे
अरे चा आकार माहित असेल पण व्हॅल्यूज माहित नसतील तर काय
हा अरे कसा बनवायचा ते पाहू
मेन फंक्शन मधील सर्व काढून टाकून टाइप करा इंट स्क्वेअर्स ओपन आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स इक्वॉल टीओ न्यू इंट चौकटी कंसात 10
टाइप करा
हे स्टेटमेंट 10 घटकांचा अरे तयार करते
ह्या अरे चे नाव स्क्वेअर्स आहे
यात काही किंमती भरू
टाईप करा स्क्वेअर्स चौकटी कंसात 0 इस इक्वॉल टीओ 1सेमिकोलॉन नंतरची ओळ स्क्वेअर्स चौकटी कंसात 1 इक्वॉल टीओ 4 सेमिकोलॉन नंतरची ओळ स्क्वेअर्स चौकटी कंसात 2 इक्वॉल टीओ 9 सेमिकोलॉन स्क्वेअर्स चौकटी कंसात 3 इक्वॉल टीओ 16 सेमिकोलॉन पहिल्या चार अंकांचे वर्ग आपण भरले आहेत
अरे इतर घटकांमध्ये काय आहे ते पाहू
त्यासाठी अरे तील सहावा घटक प्रिंट करू
टाईप करा सिस्टम कॅपिटल मध्ये soutprintlnस्क्वेअर्स चौकटी कंसात 5 प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला शून्य हे उत्तर दिसेल
कारण इंटिजर्स चा arrayघोषित केल्यावर सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0 झाली
तसेच फ्लोट च्या अरे मधील सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 00 होते
अरे तील प्रत्येक घटकात त्याची किंमत लिहिणे हे खूप वेळखाऊ ठरेल
त्याऐवजी आपण फोर लूप वापरू

आता आऊटपुट पाहू
आपल्याला दिसेल की आपण अरे च्या सहाव्या घटकाची व्हॅल्यू प्रिंट करत आहोत
त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा
असे दिसेल की आता सहावा घटक सहाचा वर्ग म्हणजे 36 आहे
आता फोर लूप च्या आतमध्ये आपण सर्वच घटकांच्या व्हॅल्यूज सेट करूशकतो
घटकांच्या व्हॅल्यू मॅन्युअली लिहिणा या ओळी काढून टाकून 4 च्या जागी 0 लिहा
अशाप्रकारे 0 ते 9 मधील सर्व अनुक्रमांकांच्या घटकांना त्यांच्या वर्गाप्रमाणे किंमती दिल्या
आता आपण तिस या घटकाची किंमत पाहू
त्यासाठी 5 च्या जागी 2 लिहा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल की तिस या घटकाची किंमत लूप ने 9 सेट केली आहे
अशाप्रकारे आपण अरेज तयार करून वापरू शकतो
हा पाठ येथे संपला
ह्या पाठात आपण शिकलो अरे घोषित करणे आणि initializeकरणे अरे तील घटक एक्सेस करणे
ह्या पाठासाठी असाईनमेंट दिलेल्या इंटिजर्स च्या अरे तील घटकांची बेरीज करा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेलजर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे